C मधील कन्स्ट्रक्टर्स आणि डिस्ट्रक्टर्स वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत कन्स्ट्रक्टर्स
कन्स्ट्रक्टर्सचे टाईप्स
डिस्ट्रक्टर्स
आपण उदाहरणांच्या सहाय्याने हे बघू
ह्या पाठासाठी उबंटु ओएस वर्जन 1110 g कंपाइलर वर्जन 461 वापरणार आहोत
आता कन्स्ट्रक्टर्स बद्दल जाणून घेऊ
कन्स्ट्रक्टर हे मेंबर फंक्शन आहे
त्याचे नाव आणि क्लासचे नाव एकच असते
कन्स्ट्रक्टर्स व्हॅल्यू रिटर्न करू शकत नाही
ऑब्जेक्ट बनल्यावर ते आपोआप कॉल केले जातात
कन्स्ट्रक्टर्सचे टाईप्स पॅरॅमीटराईज्ड कन्स्ट्रक्टर्स
कॉपी कन्स्ट्रक्टर्स
आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर्स
डिस्ट्रक्टर्स बद्दल जाणून घेऊ
डिस्ट्रक्टर्स मेमरी मुक्त करण्यासाठी वापरतात
ऑब्जेक्ट नष्ट केल्यावर ते कॉल केले जातात
डिस्ट्रक्टरला अर्ग्युमेंटस आणि रिटर्न टाइप्स नसतात
कन्स्ट्रक्टर्स आणि डिस्ट्रक्टर्स वरील उदाहरण पाहू
मी एडिटरवर आधीच टाईप करून ठेवलेला कोड उघडू
कॉन्स हायफेन डेस्ट डॉट सीपीपी हे फाईलचे नाव आहे
या प्रोग्रॅममधे कन्स्ट्रक्टरच्या सहाय्याने दोन संख्यांची बेरीज करू
आता कोड समजून घेऊ
आयोस्ट्रीम ही आपली हेडर फाईल आहे
येथे एसटीडी नेमस्पेस वापरले आहे
आपल्याकडे एडिशन हा क्लास आहे
तसेच आ आणि बी ही इंटिजर व्हेरिएबल्स आहेत
हे एडिशन ह्या क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स आहेत
आपल्याकडे पब्लिक स्पेसिफायर आहे
तसेच एडिशन कन्स्ट्रक्टर आहे
क्लासचे नाव आणि कन्स्ट्रक्टरचे नाव सारखेच असते
येथे दोन अर्ग्युमेंटस पास केली आहेत
आता डिस्ट्रक्टर घोषित केले आहे
त्यासाठी टिल्डे चिन्ह वापरून त्यापुढे डिस्ट्रक्टर्सचे नाव लिहू
एड हे पब्लिक फंक्शन आहे
हे आ आणि बी ची बेरीज करून देईल
येथे स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरच्या सहाय्याने कन्स्ट्रक्टर अॅक्सेस करू
आ आणि बी प्रायव्हेट मेंबर्स आहेत
प्रायव्हेट मेंबर्स अॅक्सेस करण्यासाठी एक्स आणि य वापरू
नंतर डिस्ट्रक्टर अॅक्सेस करू
यात आपण मेमरी डीलोकेशन असे प्रिंट करू
हे आपले मेन फंक्शन आहे
येथे एडिशन ह्या क्लासचे ओबीजे हे ऑब्जेक्ट बनवले आहे
नंतर 3 आणि 4 ही दोन अर्ग्युमेंटस पास करू
एक्स मधे 3 आणि य मधे 4 संचित होईल
म्हणजे 3 ही आ ची व्हॅल्यू आणि 4 ही bची व्हॅल्यू आहे
कन्स्ट्रक्टरला अर्ग्युमेंटस असल्यास त्यास पॅरॅमीटराईज्ड कन्स्ट्रक्टर म्हणतात
म्हणजेच हा पॅरॅमीटराईज्ड कन्स्ट्रक्टर आहे
येथे ऑब्जेक्ट ओबीजे च्या सहाय्याने एड फंक्शन कॉल करू
आणि सुम प्रिंट करू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी ही बटणे एकत्रितपणे दाबा
कंपाईल करण्यासाठी टाईप करा g स्पेस कॉन्स हायफेन डेस्ट डॉट सीपीपी स्पेस हायफेन ओ स्पेस कॉन्स एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश कॉन्स एंटर दाबा
आपल्याला असे आऊटपुट दिसेल
सुम इस 7 आणि मेमरी डीलोकेशन आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर्सचे उदाहरण पाहू
आपल्या प्रोग्रॅमवर जाऊ
मी कोड आधीच टाईप करून ठेवला आहे
डिफॉल्ट डॉट सीपीपी हे फाईलनेम आहे
क्लासमधे कन्स्ट्रक्टर घोषित केला नसल्यास कंपायलर क्लासला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे हे समजून घेतो
आता कोड समजून घेऊ
येथे आयोस्ट्रीम ही हेडर फाईल आहे
आपण एसटीडी नेमस्पेस वापरले आहे
आपल्याकडे सबट्रॅक्शन क्लास आहे
आपण आ आणि बी हे पब्लिक म्हणून घोषित केले आहे
आपल्याकडे सुब फंक्शन आहे
आपण इंट आ आणि इंट बी ही दोन अर्ग्युमेंटस पास केली आहेत
हे आ आणि बी ह्या दोन संख्यांची वजाबाकी करून देईल
हे डिफॅलट कन्स्ट्रक्टर आहे
येथे स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरच्या सहाय्याने डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर अॅक्सेस करू
हे आपले मेन फंक्शन आहे
त्यामधे एक्स हे व्हेरिएबल घोषित केले आहे
येथे सबट्रॅक्शन ह्या क्लासचे स् हे ऑब्जेक्ट बनवले आहे
नंतर ऑब्जेक्टच्या सहाय्याने सुब फंक्शन कॉल करू
8 आणि 4 ही दोन अर्ग्युमेंटस पास करू
नंतर रिझल्ट एक्स व्हेरिएबलमधे संचित केला जाईल
येथे फरक प्रिंट करू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनलवर जाऊ
कंपाईल करण्यासाठी टाईप करा g स्पेस डिफॉल्ट डॉट सीपीपी स्पेस हायफेन ओ स्पेस डीईएफ एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश डीईएफ एंटर दाबा
आऊटपुट असे मिळेल
डिफरन्स इस 4 प्रोग्रॅमवर जाऊ
आपण येथे फंक्शनमधे अर्ग्युमेंटस पास केली हे बघू शकतो
मागील उदाहरणात ऑब्जेक्टमधे अर्ग्युमेंटस पास केलेली होती
येथे ऑब्जेक्टच्या सहाय्याने अर्ग्युमेंटस पास केलेली आहेत
स्लाईडसवर जाऊ
आपण शिकलो ते थोडक्यात कन्स्ट्रक्टर्स
उदाहरणार्थ
एडिशन पॅरॅमीटराईज्ड कन्स्ट्रक्टर
उदाहरणार्थ
एडिशन ओबीजे 3 4 डिस्ट्रक्टर्स उदाहरणार्थ
Addition डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर
उदाहरणार्थ
सबट्रॅक्शन असाईनमेंट म्हणून डिव्हिजन नावाचा क्लास बनवा
त्या क्लाससाठी कन्स्ट्रक्टर बनवा
दिलेल्या दोन संख्यांचा भागाकार करणारे डिव्हाइड हे फंक्शन बनवा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद